त्यात अ चवनप्राश अ अँड एलोवेरा जेल अ आणि अ बरेच से प्रकारचे फेस वॉश दिसतायेत मीन्स पतंजली प्रॉडक्ट जास्त अवेलेबल आहे अँड बाटल्या बराचश्या दिसतायेत बट प्रॉडक्ट छान आहे अँड पतंजली प्रोडक्ट इज व्हेरी बेस्ट प्रोडक्ट .

अँड दोन बाया आहेत त्याही भाजी घेता आहेत. त्या बॅक साईड ला पण बाया आहे. तिकडे गाडी उभी आहे.

बरेचसे जहाज दिसताहेत अ तिकडे बरेचसे माणस ही दिसताहेत तिकडे ब्लू कलरचं काहीतरी अंथरलेला आहे इकडे एक बुलेट दिसती आहे. इकड बादली दिसती आहे.

इकड काठी पण दिसती आहे.

एक महाविद्यालय दिसता आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे जय हिंदू शैक्षणिक ट्रस्ट संचालिक झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय देवपूर धुळे मधलं आहे तिथे एक माणूस दिसतो आहे गाड्या दिसता आहेत गाड्यांवर माणसं दिसता आहेत.

त्याच्यामागे दार दिसत आहे. एक घरच आहे ते. घराच्या बाहेर मूर्ती ठेवलेली आहे.